हे एक बस स्टैंड आहे जिथे खूप साऱ्या बसेस उभ्या राहिलेल्या दिसत आहेत.

बरेच टेबल आहेत बरेच चेअर आहेत एका टेबल वरती एक ब्लॅक कलर ची सॅक दिसत आहे बाजूला खूप सारे पाण्याची बॉटल आहे.

हे एका टेबल वर ट्रे मध्ये दोन कप कॉफी आहे साइड ला कॉफी पाउडर सुद्धा ठेवलेली आहे स्पून ठेवलेल्या--